अअअ..बिझी नाही, बोल ना... थोडं बोलायचं होतं, म्हणून म्हटलं वेळ आहे का तुला...? नाही नाही चालेल चालेल, बोल एवढं काय बिझी नाहीये मी

अअअ... मी थोडं अक्कलकोटला जायचं म्हणतोय, देवदर्शनासाठी. तर तू ट्रेनने वैगरे जात असतोय ना, मग म्हटलं तुला फोन करून विचारावं कारण मी कधी काही गेलो नाही रे ट्रेननं. ट्रेनचा काय प्रवास जास्त असा माझा कधी झालाचं नाही. त्यामुळं मला त्याबद्दल काही माहिती नाहीये जास्त. म्हणून म्हटलं तुला विचारुन बघावं, मग कसं काय जायचं त्या तिकडे, बुकींगवगैरे काय करायचं? ट्रेननं रूट कसा आहे तो पुण्यातून? तुला माहितेय का त्याच्याबद्दल थोडं? ट्रेननी ...नीनीनी...कुठे जायचं तुला..अक्कलकोटला जायचं म्हणतोय ना? हा तर ट्रेननी जाऊ शकतो ना रे. आणि कसं आहे माहितेय का, अम...अम् ट्रेननीच समजा तू गेला ना तर एक व्यवस्थित जाईल म्हणजे आरामत जाशील.

हम्म...ऊरळीला आहे ना.

तरं आता कसं आहे माहितेय का बघं, पुणा स्टेशन वरून आहे ना दौडपर्यंत लोकलपण चालू झालेल्या आहेत, आपली पुण्यावरून लोणावळ्याला जाते तशी, पुण्यावरून दौडसाठीपण त्यांनी लोकल चालू केलेली आहे. तर आता तुला अक्कलकोटला जायचंय म्हटलं तर तुला एक्सप्रेसनी जावचं लागेल काय, तर तुला एक्सप्रेस धरायची म्हटलं तर पुणास्टेशनला यावं लागेल ऊरळी कांचनवरून पुणे स्टेशनवर यावं लागंल, ठीक आहे, आणि तिथून मला ....Sound not clear हो तुला ऊरळीवरून पुन्हा स्टेशनला यावं लागेल, आणि तिथून मग तुला ती एक्स्प्रेस धरावी लागेल पुणास्टेशन, तुझ बुकींगपण पुणा स्टेशनवरूनच करावं लागेल. बसनी समजा तू ऊरळी कांचनवरून पुणा स्टेशनला जर आला तर तुला पाऊण तास दीड तास लागेल, आणि समजा लोकलनी तू जर आला तर एक वीस मिनिट अर्ध्या तासात तू पुणा स्टेशनला पोचून जाईल. सध्या कसं आहे ट्रॅफीक वगैरेपण खूप आहे, त्यामुळे मला लवकरचं बाहेर पडावं लागेल ना इथून, कारण अंतर दरी कमी दाखवत असेल तरी ट्रॅफीकमुळे वगैरे लेट होतोय यायला, त्याच्यामुळे लवकरचं यावं लागेल, तिथं आल्यावरती बुकींग कराव लागेल की आधी आपण ऑनलाइन बुकींग करू शकतो किंवा एजंटवगैरे असं काही आहे काय?

आणि हा तू आहे ना, बहुतेक करून एक काम कर ऊरळीवरून पुणा स्टेशनला लोकलनीच ये तुला हे ना एकदम म्हणजे पंचवीस ते तीस किलोमीटरच पडतय, ट्रेननी. आणि जर एसटीने जर तू आला ना तर बाय रोड तुला माहितेय खूप लांब रूट असतो,

ऊरळीवरून लोकल धरायची, फक्त टाइमटेबल जरा बघून घेशील स्टेशनला जाऊन तिथं काय, आणि लोकलचं टाइमटेबल बघून ठेव बाबा, किती किती वेळा लोकलस् आहेत, आणि तुला अकेकलकोटला निघायचय किती वाजता तिथं पोचायचय किती वाजता, आधी तू ते ठरवं किती वाजता तुला पोचायचय आणि इथून मंग ट्रेनस् ला किती ...हार्डली तुला सांगू का अम्म्म्म..... तासभर दौडला लागतो ना, त्याच्यानंतर पुढं मग अजून दौडवरून सोलापूरला जायला तुला दीड -दोन तास लागतील, म्हणजे तुझं तीन ते साडेतीन हा म्हणजे पुणे टू अक्कलकोट हा प्रवास म्हणतोयस ना तू? हो चार तास तर तुला लागणारचं आहेत ट्रेननी हो..बाकी बस वगैरेच्या भनगडीत तर तू नकोच पडूस, ट्रेननीच जा व्यवस्थित जाशिल आणि आरामात जाशिल थकवा पण होणार नाही तुला काय, तर आता तू एक काम करशील आधी तू हे ना ऊरळी कांचनवरून हे ना तू लोकलचं टाइमटेबल काढून घे. तुला अक्कलकोटला किती वाजता पोटायचय तुला? मला वाटतं मी सकाळी बाहेर पडाव आणि लवकरात लवकर पोचाव आणि देवदर्शन करावं म्हणजे दोन दिवस माझा तिथे मुक्कामपण असणारे म्हणून म्हटलं, म्हणजे येताना जाताना मला दोन्ही पण रेल्वेनेच जायचयं म्हणजे कसं होईल कॉस्टवाइजपण मला जरा कमी पडेल आणि जाताना कसं, जाताना कसं बसने वगैरे गेलं तर, गर्दीपण खूप असेल आणि रोड चांगले नाहीत ना सध्या असं आहे. प्रवासाला चांगल नाहीत. शरीराला परत त्रास, त्यामुळं काय होणार, त्यापेक्षा रेल्वेने गेलेलं बरं. रेल्वेला कसं काय गर्दीवगैरे असते का? आपलं तिकीट कन्फर्म असलं की काही टेन्शन नाही, आपण आपलं सीट घेऊन बसायचं, गर्दी तिथं भरपूर असते पण तेआपल्याला काही त्रास होत नाही. आपलं तिकीट कन्फर्म असली ना का टेन्शन लाही येत, आणि बाय रोडपण आहेत व्यवस्थित आहे, रस्तेपण चांगले आहेत म्हणा आता पहिल्यासारखे रोड नाही राहिले सोलापूरचे. पण काय आहे माहितेय का एवढावेळं एक सारखं एका पोश्चरमध्ये बसून राहणं ते त्रासदायकच होतं. ट्रेनमध्ये कसं बर्थचं एक तिकीट काढली की मस्तपैकी लांब पाय करता येतात, झोपता येतं, उठता येत, हालचालीला जागा राहते रे, इथं काय माहितेय का बसमदी आजूबाजुला लोकं असतात, तुला काय हलायला जागा नाही ना काही करायला जागा नाही त्यामुळे ना असं आहे. ट्रेननीच जायचं, बुकींग तुला मी सांगतो कसं करायचं. हे बघ एक तर एक आता एजंट थ्रू पण करू शकतो तू आणि स्वतःपण करू शकतो आयआरसीटीसीनी. तर आता त्यांच्यासाठी तुला अकाऊंट आपलं एमएसआरसीठीलावैगरा कसं ओपन करतो तसं आयआरसीटीसीला अकाऊंट उघडावं लागेल. म्हणजे मोबाइलला अकाऊंट ओपन करायचं तिथून बुकींग करायचं असं म्हणतोय का? हा प्ले स्टोअरवरून ऍप डाऊनलोड कराव लागेल तुला आयआरसीटीसीचा. ओके, तर मग त्याच्याबद्दल पण थोडं सांग म्हणजे म त्याप्रमाणे मी करेन, किंवा मग तिथं स्टेशनवर गेल्यानंतर बुकींग करायचं तर तसं मला थोडं लवकरचं जाऊन करायला लागेल, आधी वगैरे असलं तर मग ते परत कारण आपण ऐनवेळी तिथे जाणार आणि जाऊन परत ती ट्रेन जागा वगैरे बसायला भेटली तर ते बर, नाहीतर मग ते परत गर्दीतून उभा राहून जावा आणि प्रवासाला योग्य नाही ना. आणि कोणकोणते डबे असतात एसी, सेकंड ह्याच्याबद्दलपण माहिती असेल तर सांग जरा आता दिवसं बघ थंडीचेच आहेत, तर एसी वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही आणि अअअं....स्टेशनला तुला तिकीट भेटणार पण नाही, तुला तिकीट जरी भेटलं तरी ते जनरलचं भेटेल, तुला गर्दीमधूनचं जावं लागेल. तुला कन्फर्म तिकीट भेटणार नाहीये. एक काम कर रिझर्वेशनपण तिथून करता येतं, पण असं अर्जंटमदी नाही भेटतं, रिझर्वेशनला तुला तीन चार दिवस आधी तिथे काउन्टरला जावचं लागत पण भेटतं तिकीट भेटतं बर का आणि अम्म स्वतः जर काढलं तर टेन्शन नाहीये, फक्त काय कर आता तुला रिझर्वेशन आता तुला शक्य नाही होणार अर्जंटमध्ये तुला जायचयं म्हटलं तर, तातकाळचं एक चांगलं ऑप्शन आहे तुझ्यासाठी, तातकाळचं एक चांगलं ऑप्शन आहे तुझ्यासाठी, तात्काळ तिकीट बुकींग. त्याच तुला कन्फर्म तिकीट भेटून जाईल. तिकीट समजा...ट्रेन समजा तुझी उद्या संध्याकाळची असेल ना तर आज सकाळी अकरा वाजता तात्काळ उघडतं. आणि एक दोन तिकीट असेल तर तू करू शकतो स्वतः च स्वतः आणि जर पूर्ण फॅमिली वगैरे जायची असेल तर मग थोडासा वेळ लागतो, प्ले स्टोअर वरून ऍप डाऊनलोड केला ना तर इन्सटॉल वगैरे करून घ्यायचं, त्याच्यानंतर तिथे हे ना तुला साइन अप म्हणून आपण लॉग इन, फेसबुकला कसं अकाऊंट उघडतो तसचं सेम प्रोसिजर आहे, तिथ तुझी इन्फॉर्मेशन टाकायची, पिन वगैरा जनरेट करायचं, लॉग इन बिन आणि पासवर्ड वगेरा टाकून ऍपमध्ये लॉग इन करून घ्यायचं काय, लॉग इन करून घेयल्यनंतर तिथे ऑपशन्समध्ये गेला की फाइलमदी की तिथं तुला एक मास्टर लिस्ट म्हणून भेटेल तिथं काय करयाचं सगळ्यात आधी ना मास्टरलिस्ट तयार करून घ्यायची म्हणजे जेवढी लोक जाणारेत तेवढ्यांची पटापट पटापट हे ना मास्टरलिस्ट तयार करून घ्यायची, तिथं सगळ्यांचे आधारकार्डाचे नंबर टाकायचे ती सगळी लिस्च तयार झाली का मग प्रत्येकाचं अकाऊंट आहे ना आ...आ. केवायसी म्हणजे केवायसीसाठी म्हणजे हे करून टाकायचं अं टीक करून टाकायचं, त्याचं केवायसी तर काय होऊन जातं, तुझ अकाऊंट तुझ्या नावानी राहिल. तुझ पटकन होईल, बाकीच्यांच पेंडींग दाखवत, तर ते काय एवढं इम्पोर्टंट नाहीये तर काय फक्त तुझं अकाऊंट आहे ना ते तुझ्या नावानी तुझं आधार कार्ड असेल ना तर ते तू हे करून टाक केवायसी ला टीक करून टाक, केलं की लगेच होत व्हेरीफाय त्याला काय वेळ नाही लागतं, आणि मंग जेव्हा तात्काळचा जो टाइमिंग आहे हे तू सकाळी अकरा वाजता असतो त्याच्यात दहा मिनिट अगोदर एजंट लोकांना लॉग इन चालू होतं आणि आपल्याला ऍक्युरेट अकरा वाजताच ओपन होणार तात्काळचं बुकींग तर एजंट लोक काय करतात पटापट पटापट बुक करतात दहा मिनिटात ते संपतात पण. तर एखादी तिकीट असेल तर मग एजंटकडे जायची गरज नाही आपण स्वतः चं काढून घ्यायची म्हणजे तुला लक्षात आलं ना मी काय म्हणतोय.

ठीक आहे, म्हणजे ते करत असताना मला काही अडचण आली तर, कारण ते बरं होईल माझ्यामते ऍप वरून केलेलं कारण मी परत जाऊन पुणे स्टेशनवरती मी तिकडे जआून पतर तेच गर्दी असली तर त्या लाइनमध्ये उभं राहा परत

काही नाही ते आपलं तिकीट आपल्या बरोबर असावं आणि आपला ते बोगीचा नंबर येतो एस वरनं एस वन, एस टू, एस थ्री, एस फोर असे बोगीचे नंबर असतात आ...आ...किती तुला सांगू अम्म्म्म ....एस वन, टू, एस सेव्हेन आणि त्याच्यानंतर मग असेल आर वन आर टू आ...अम्म्म..बारा तसं भरपूर डबे असतात रे ऍक्च्युली मला वाटते ते काही तरी सतरा अठरा डबे असतात आणि अ..अ...अ...हे सतरा अठरा डबे असतात प्रत्येकावरती इन्डीकेटर लागलेले असतात एस वन, एस टू. तुझं तिकीट एकदा कन्फर्म झालं की त्या तिकीटवरती आहे ना तुला लिहून येईल तुझं एस वरून आणि त्याच्यापुढे सीट नंबर पण लिहून येईल, म्हणजे याचा अर्थ काय तुझ एस वनच्या बोगीत आहे किंवा एस टू च्या बोगीत आहे, एस थ्री च्या बोगीत आहे. पुढचा तुझा सिटचा नंबर सगळ्यात आधी एस वन, एस टू, एस थ्री फक्त लिहिलेलं असेल आणि नंतर तुझं सीट नंबर असेल, तर बराबर त्या बोगीत आणि प्लॅटफॉर्मला गेला ना की वरती तू बघितलं तर असे स्केअरमदी हे ना डबे असे लावलेले असतात म्हणजे ज्याच्यात नंबर असतो एस वन इकडं त्याच्यापुढं एस टू ते बघायचं का आपली कुठली बोगी आहे थ्री का बरं ठीक आहे, मग प्लॅचफॉर्मला बघायचं का बाबा थ्री चा नंबर कुठे लागलाय तर आपण तिथेचं जाऊन थांबायचं आणि सगळ्यात आधी प्लॅटफॉर्मला केलीस ना तू

तर ते आधी बघायचं आणि सरळं आपलं डायरेक्टली प्लॅटफॉर्मवरचं जायचं तिथं आणि मग तिथं गेल्यानंतर एस वन, एस टू, एस थ्री बोगी नंबर ते शोधायचे. म्हणजे तिथं किती टाइमिंगपर्यंत जायला पाहिजे म्हणजे सपोज आता अकरा वाजताची माझी ट्रेन आहे तर आहे तर तिथं किती वेळ आधी पोटलं पाहिजे असं. पंधरा मिनिटं, वीस मिनिटं. तर मला वाटतं रेल्वे येऊन थांबती ना दह मिनिटं, पंधरा मिनिटं अशी पणं. म्हणजे त्याच्यासाठी काय किती वेळ तिथं धावपळ करायची असं काय? कसं आहे, ट्रेन समजा तुझी मुंबईवरून जर येणार असेल तर ती जास्त वेळ थांबत पण नाही पाच मिनिटात ती हलतेचं. आणि जर पुणे स्टेशनवरुन सुटणाऱ्या असली ना मगं आपण काही टेन्शन नाही. तरी कसं आहे ते पंधरा वीस मिनिट अगोदर प्लॅटफॉर्मला लागतात. आणि आपण फक्त प्रवासी येत जात असतात सगळे, ते बसतात आणि जर मुंबईवरून योणारी असेल तर अर्धा तास अगोदर जावं लागंल,

त्या बोगी जिथं लागणारे त्या बोगीच्या जागेवर बराबर तू उभं राहायला पाहिजे. तुला तर ती अम्म्म्म .....पाय फिरवायला पण जागा नसणार एवढी गर्दी असते. तर काय करायचं पुणे, म्हणजे तुझी ट्रेन समजा पुण्यातूनचं सुटणार असेल, म्हणजे पुण्यातून भरणार असेल तर काय टेन्शन नाही, अ तो आपल्याला डायरेक्टली अम्म्म..इंडीकेटर बघितलं स्टेशनच्या एंन्ट्री गेटवर तर तिथं तू डायरंक्ट जाऊन आपलं तिथे तू प्लॅटफॉर्मला जाऊन थांबू शकतो आणि मुंबईवरून जी येणारी गाडी असेल तर तुला थोडं अर्ध्यातासापेक्षा अगोदरचं तिथं जाऊन उभ राहावं लागेल. कारण खूप ते क्रिटीकल होतं. समजा मागून योणारी ट्रेन असेल ती जास्त वेळ थांबत नाही ना रे, आणि जर पुण्यातून भरणारी असेल तर तिला काही नाही तू पंधरा मिनिटं अगोदर पण प्लॅटफॉर्मला गेलं तरी ती तर भेटणारचं आहे . हो...ते कसं झालयं सध्या शहरीकरणामुळे गर्दी वगैरे भरपूर वाढलिय. लोकं पण ते प्रवास इकडे तिकडे पण फिरायला वगैरे जातात ना त्याच्यामुळे गर्दीचं प्रमाण खूप वाढलयं, बसेसनी जायचं म्हटलं तर बसेसना पण तसचं. रेल्वेचं कसं पडतयं थोडं कम्फर्टेबल होतयं आणि खर्चिंक म्हणजे जास्त खर्चिंकपण नाही. रेल्वे म्हणजे आपल्याकडे कसं भरपूर डब्बे असल्यामुळं प्रवासपण कमी खर्चात होतो. त्यामुळे मी पण काय विचार केला की आपण रेल्वेने जाऊ आपल्याला थोडी म्हितीपण होईल रेल्वेने कसं जायचं. त्याच्याबद्दलचं म्हणून म्हती आपल्याला कोण देणार म्हणून तुला फोन करून विचारलं की काय कसं जायचं काय करायचं, बरीचं उपयुक्त माहिती सांगितलीस त्याच्याबद्दल. अजून मला काही अडचण आली तर मी तुला फोन करीन. बाकी अजून काय कळजी घ्यावी लागेल ता जाताना? नाही चालेल ना, आपलं सामान काय....बरं आधी मला हे सांग किती लोकं जाणारेत कोण कोण जाणारेत, तू एकटाचं जाणारेस क काय... नाही नाही ...मी आणि माझी फॅमिली जाणारे म्ङमजे जवळजवळ पाच ते सहा मेंम्बर आम्ही आहे जाणार घरातले तर तेवढ्या मेंम्बर्सचं मला करायचं होतं. मेम्बर तुझे जास्त आहेत, आता तू मला सांग तू जाणार कधी आहे ? कसं आहे माहितेय का जास्त लोकं असली ना मग स्वतः तिकीट बुकींगच्या भनगडीत नाही पडायचं . बेस्ट वे ऑप्शन आहे का एजंट धरायचा बाबा आणि कसं आहे त्यांचं लॉग इन एक दहा मिनिटं अगोदर ओपन होतं आणि ते करतात पण रे एकदम झटपट, झटपट करतात बुकींग माहितेय का. मला बऱ्याच वेळा अनुभव आलाय, मला आहे ना प्लस पॉइंट एकचं आहे ट्रेनचा थकवा जाणवत नाही रे. माणूस एकदम आरामात जातो. आणि काही टेन्शनचं नाही ना रे.

फक्त ट्रेननी जायचं. आणि जातानी काय करयचं माहितेय दुसरी गोष्ट हे कर आता तू ते ऍप वगैरे इन्स्टॉल करायच्या भानगडीत पडू नकोस, एक साइड म्हणजे करून ठेव तू म्हणजे तुला फ्युचरमधी कामाला येईल, समजा ट्रेनचे टाइमिंग बघायची असेल तुला तर त्यात तुला बघता येतिल ना, आणि समजा एकटा कुठं निघायचय तुला अर्जंटमध्ये तर तुला सांगितल्याप्रमाणे रेल्वेचा जो सुटाचया टाइमिंग आहे त्याच्या अगोदर तासभर अगोदर म्हण जे चोविस तास अगोदर म्हणजे चोविस तास अगोदर म्हण जे चोविस तास अगोदर म्हणजे चोविस तास अगोदर म्हणजे आज सकाळी अकराला जायचं तर तात्काळचं बुकींग ओपन होतं, मग तुला एक, दोन, तीन तिकिटं आरामात भेटून जातील पण असे सात-आठ जण असले ना का ते नाही करायचं. आणि स्वतःच्या आपल्या पर्सनल अकाऊंट वरून म्हणजे तुला सांगतो चार का पाच तिकीटंच्या वरती आपण बुकच करू शकत नाही, बहुतेक हा, चार -पाच ...चार किंवा पाच पॅसेंजरच्या वरती आपण तिकिटचं बुक करू शकत नाही,

आणि ट्रेन फक्त कुठली पुण्यातुन सुटणारी का मुंबईतून योणारी ती फक्त कन्फर्म कर आणि मग मला वाटलसं तर फोन कर. फक्त तू मला सांग मग मी तुला परत गाइड करतो. हा.. हो हो ...चालेल चालेल. इथे आहे एक एजंट जवळ त्याच्याकडे जाऊन मग चौकशी करतो तिथूनचं मग बुकींग करून येईन, चालेल ना?

हो हो चालेल चालेल.....मी तिथून काही अडटण आली तर फोन करतो तुला...ठीक आहे!